नवरी आहे तेनी व्हाईट ड्रेस घातलेला आहे नवरा ब्लॅक कोट घातलेला आहे काही लोक बसलेले आहेत.

आणि काही लोक बसलेले आहेत चार प्लॅटफॉर्म आहे रेल्वे स्टेशन ला काही मटेरियल स्टेशन आहे.

ही एक फुलेच दुकान आहे शॉप आहे एक फुलांची आणि वेगवेगळ्या कलर ची फुले लावलेली आहेत.

एक माणूस खरेदी करत आहे आणि एक माणूस विकत आहे आणि चार पाच --

हे एक छोटे छोटे टेन्ट लावलेले आहेत आले वेगवेगळे आणि पाठीमागे झाडे लावलेले आहे.

आणि अ बँक ची पोस्ट ऑफिस आहे.

हे एक लग्नाचा हॉल आहे.

आणि वरती लाईट आहे समोर एक डोअर आहे लाकडाचा एक टेबल आहे.